तसेच मित्रांनो ही पैनगंगा नदी आहे हिची महाराष्ट्रातील लांबी चारशे पंचाण्णव किलोमीटर एवढी आहे. किती आहे? चारशे पंचाण्णव किलोमीटर एवढी आहेआणि या पैनगंगेच्या उपनद्या कोण कोणत्या आहेत? तर पैनगंगेच्या ह्या वरच्या बाजूच्या उपनद्या आहेत आणि खालच्या बाजूने म्हणजे दक्षिणेकडे पैनगंगा नदीला फक्त कैयादु ही उपनदी मिळते. तर मित्रांनो या पैनगंगेंच्या उपनद्या झाल्या. आता या पैनगंगेच्या ही पैनगंगा नदी आहे. तर या पैनगंगा नदीवरती कोणती धरणे आहेत? पुश नदीवरती पुश आणि वाघाडी नदीवरती वाघाडी ही दोन धरणे आहेत. त्यानंतर मित्रानो पैनगंगा नदीखोऱ्यामध्ये कोणती पिके घेतली जातात? तर इथे देखील कापूस आणि ज्वारी ही पिके घेतली जातात. कोणती पिके घेतली जातात? कापूस आणि ज्वारी. आणि इथे कोणती मृदा आढळते? काळी मृदा आढळते. वैनगंगा नदी खोऱ्यामध्ये आपल्याला काळी मृदा आढळते. त्यानंतर मित्रानो पैनगंगा नदी खोरे आहे तिथे आपल्याला दगडी कोळसा सापडतो. काय सापडतो? पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळसा हे खनिज आपल्याला सापडते तर मित्रांनो आपण पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या ज्या आहेत आता या नद्या कोणत्या आहेत या तिन्ही नद्या तशाच पूर्ववाहिनी नद्या आहेत तर आपण पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या पाहिलेल्या आहेत तर मित्रांनो ही पैनगंगा नदी आहे ती कशी आहे पूर्ववाहिनी नदी आहे आणि जी वर्धा आणि वैनगंगा नदी आपण पहिल्या तर या दोन नद्या दक्षिणवाहिनी नद्या आहेत. आपण पूर्ववाहिनी नद्या पश्चिमवाहिनी नद्या आणि दक्षिणवाहिनी नद्या पाहिलेल्या आहेत. यानंतर आपल्याला कोकणातील नद्या ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत मग त्या नंतर आपली महाराष्ट्रातील नदी प्रणाली हा एक topic पूर्ण होईल. मित्रानो आता आपल्याला कोकणातील नद्या बघायच्या आहेत. तर कोकणातील नद्या ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तुम्हाला उत्तरेपासून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम विचारला जातो. मित्रानो सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे तर नर्मदा नदी कोकणातील नदी नद्यांमध्ये आणि सर्वात दक्षिणेकडील महाराष्ट्रातील कोकणातील नदी कोणती आहे तर तेरेकुल नदी मित्रानो ही तेरेकुल खाडी पण सर्वात शेवटची दक्षिणेकडील खाडी आहे. तर मित्रानो कोकणातील नद्या ज्या आहेत. त्या आपण बघत आहोत. तर एक एक करून नदी बघूया. सुरवातीला येते दमनगंगा. नदी त्यानंतर सूर्या नदी वैतरणा नदी आता या नद्या लक्षात ठेवताना तुम्ही काय करा तीन तीन नद्यांचा एक group बनवा आणि लक्षात ठेवा दमनगंगा, सूर्या, वैतरणा त्यानंतर चांसा, भातसई, उल्हास त्यानंतर

आहे त्यानंतर मित्रानो जो जगबुडी वाशिष्टी शास्त्री बाव काजळी वाघमोडी गड करली आणि शेवटची नदी कोणती आहे तेरेकुल नदी तर हा sequence तुम्ही लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारला

मित्रांनो वैतरणा नदीवरती धरण आहे आणि वैतरणा नदीवर जर मोडक सागर प्रकल्प आहे तो महत्वाचा त्यानंतर मित्रानो तानसा धरण आहे तानसा नदीवरती नंतर काळू नदीवरती धरण आहे शिष्टी नदीवरती धरण आहे तर काळू व शिष्टी तानसा आणि वैतरणा ही धरणे महत्वाची आहेत. कोकणातील त्यानंतर मित्रांनो सर्वात लांब नदी कोणती आहे कोकणातील तर सर्वात लांब उल्हास नदी आहे. हीचा उगम कुठे होतो खंडाळा मध्ये उगम होतो. मित्रांनो या उल्हास नदीवरती कर्जत ठिकाण आहे. मित्रानो उल्हास नदी आणि वैतरणा नदी या सर्वात मोठ्या नद्या आहेत. कोकणातील सर्वात मोठ्या नद्या उल्हास आणि वैतरणा या दोन आहेत. त्यानंतर मित्रांनो कोकणामध्ये ज्या नद्या आहेत तर या नद्यांच्या क्षेत्रामध्ये कोणती खनिजे सापडतात तर या नदी क्षेत्रामध्ये आपल्याला bauxite chromite gypsum manganese आणि लोह ही खनिजे सापडतात. bauxite chromite gypsum आणि manganese तर मित्रांनो हे लोह आहे ते फक्त आपल्याला दक्षिण कोकणामध्ये सापडते. कुठे सापडते? फक्त दक्षिण कोकणामध्ये सापडते. त्यानंतर मित्रांनो कोकणातील ज्या नद्या आहेत. त्यांची सर्वसाधारण लांबी किती आहे? तर ती ऐंशी किलोमीटर पासून एकशे तीस किलोमीटर सर्वसाधारण लांबी या कोकणातील नद्यांची

आहेत आणि या प्रत्येक नद्यांच्या मुखाशी काय आहे खाड्या आहेत लहान मोठ्या खाड्या आहेत आणि मित्रांनो या ज्या नद्या आहेत त्यांच्या दऱ्या अरुंद आहेत आणि खडकाळ आहेत दर्या कशा आहेत अरुंद व खडकाळ आहेत. तर मित्रानो आपण कोकणातील नद्या बघितल्या आहेत तर लक्षात ठेवा उल्हास ही सर्वात लांब नदी आहे कोकणातली कुठे उगम पावते खंडाळा मध्ये उगम पावते तर मित्रानो आपण नदीप्रणाली आत्ता अभ्यासलेल आहे. मित्रानो आपणं नदी प्रणाली पाहिली आहे आता आपल्याला महाराष्ट्रातील जे महत्वाचे जे धबधबे आहेत ते बघायचे आहेत. मित्रांनो यावर प्रश्न विचारले गेले आहेत आणि पुढेही विचारले जातील.

जे जव्हार हा धबधबा आहे तो पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या इथे आहे जवळपास जो जव्हार हा भाग पालघरमध्येच येतो तर जव्हार हा धबधबा आहे त्यानंतर मित्रानो ठाणे जिल्ह्यामध्ये

आणि परशुराम हे तीन धबधबे आहेत. तरी परशुराम हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही हे धबधबे कुठे आहेत तर हे धबधबे आपल्याला कुठे सापडतात रायगड जिल्यामध्ये सापडतात. त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्यामध्ये कोण कोणते धबधबे आहेत? तर पुणे जिल्ह्यामध्ये कामिनी घाट लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर आणि राजगुरूनगर हे पाच धबधबे आहेत. कोणते? कामिनी घाट, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर आणि राजगुरूनगर त्यानंतर मित्रनाओ आपण खाली आलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला परशुराम प्रचिती गड नाथरी आणि मार्लेश्वर हे धबधबे तर मार्लेश्वर आहे महत्वाचा धबधबा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली आंबोली हा एक महत्वाचा धबधबा आहे. आंबोली कुठे आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्राची चेरापुंजी असे देखील आंबोलीला म्हटलं जात. त्यानंतर मित्रांनो चांदोली हा एक धबधबा आहे. तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आपण पाहिलं चांदोली national park कुठे कुठे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या सगळ्या जिल्ह्यांच्या कुठे आहे मधोमध आहे. त्यांच्या boundary वर आहे परंतु चांदोली हा धबधबा कुठे आहे? तर चांदोली हा धबधबा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो आपण वर पाहिलं तर लिंगमाळा महाबळेश्वर आणि ठोसेघर हे धबधबे कुठे आहेत? तर हे धबधबे मित्रांनो साताऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत. या लिंगमाळा आणि ठोसेघर वर प्रश्न विचारला गेला होता. तर लक्षात ठेवा. लिंगमाळा धबधबा महाबळेश्वर आणि ठोसेघर धबधबा हे तीन धबधबे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर मित्रानो इकडे नाशिक मध्ये सोमेश्वर हा एक धबधबा आहे. कोणता? सोमेश्वर हा धबधबा आहे. ज्याला दुधसागर धबधबा असे देखील म्हटले जाते. हे तुम्हाला विचारलं जाईल दुधसागर धबधबा कोणत्या धबधब्याला म्हटले जाते तर नाशिक जिल्ह्यातील सोमेश्वर या धबधब्याला दूधसागर धबधबा असे म्हटले जाते. त्यानंतर मित्रानो जळगावमध्ये मनुदेवी आणि पाटणा देवी हे दोन धबधबे आहेत कोणते मनुदेवी आणि पाटणा देवी हे जळगावमधील दोन धबधबे आहेत. तर मित्रानो नगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा आणि रंधा हे दोन धबधबे आहेत हे महत्वाचे धबधबे आहेत. मित्रांनो रंधा धबधब्यावरती प्रश्न विचारला गेला होता भंडारदरा हे धरण देखील आहे. त्यानंतर मित्रानो रंधा जो धबधबा जो आहे तो प्रवरा नदीवरती आहे. कोणत्या नदीवरती आहे? प्रवरा या नदीवरती रंधा धबधबा आहे आपण पाहिलं होत गोदावरीची उपनदी नदी आहे प्रवरा नदी तर प्रवरा नदीवरती मित्रानो हा रंधा धबधबा कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मित्रानो बीड जिल्ह्यामध्ये सौताडा हा धबधबा आहे यावर देखील प्रश्न विचारला गेला होता. सौताडा धबधबा कुठे आहे? तर सौताडा धबधबा हा बीड जिल्ह्यामध्ये आहे तो विंचरणा नदीवरती आहे. कोणत्या नदीवरती आहे? विंचरणा नदीवरती बीड जिल्ह्यात सौताडा धबधबा आहे त्यानंतर मित्रांनो सहस्त्रकुंड हा एक धबधबा महत्वाचा आहे. तो नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो सहस्त्रकुंड धबधबा आहे. तो पैनगंगा या नदीवरती आहे. कोणत्या नदीवरती आहे? पैनगंगा नदीवरती आहे. पैनगंगा वर्धेची उपनदी आहे. मित्रांनो सहस्त्रकुंड धबधबा लक्षात ठेवा. हा देखील महत्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हा एक धबधबा आहे. आपण पाहिलं होत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण देखील आहे. मित्रांनो चिखलदरा धबधबा देखील आहे. कुठे? अमरावती जिल्ह्यामध्ये त्यानंतर मित्रांनो इकडे नागपूर मध्ये अम्बाखोरी हा एक धबधबा आहे. कोणता धबधबा आहे? अम्बाखोरी हा एक धबधबा आहे. तसेच मित्रानो दरकेसा हा गोंदिया जिल्ह्यातील हा एक महत्वाचा धबधबा आहे. कोणता? दरकेसा धबधबा. तर मित्रांनो जे महत्वाचे धबधबे होते ते आता आपण पाहिले आहेत. यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील जे गरम पाण्याचे झरे आहेत ते पाहायचे आहेत. हम्म आह तर बघूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे सापडतात तर मित्रानो महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्यामध्ये आपल्याला गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली, सातिवली ह्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे सापडतात. कुठे? ठाणे जिल्ह्यात गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली आणि सातिवली वज्रेश्वरी गणेशपुरी वरती प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतर मित्रानो उन्हे आणि साव हे रायगड जिल्ह्यामध्ये उन्हे आणि साव या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचे झरे सापडतात. तर मित्रानो तुम्हाला कोणत्या ठिकाणी झरे सापडतात? आता जिल्ह्याचं नाव हे तुम्हाला विचारल्या जाईल यावर प्रश्न येईल त्यावर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. थोडेसे आहे. लक्षात ठेवा.

त्याठिकाणी तसेच फणसवने या ठिकाणी खेड, तुरळ, मठ या ठिकाण आरवली या ठिकाणी आणि गोळवली व राजापूर याला उन्हाळे म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला काय सापडतात तर गरम पाण्याचे झरे सापडतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढे गरम पाण्याचे झरे आपल्याला सापडतात. उन्हवरे, तामणे, खेड, तुरळ, आरवली, फणसवणे, राजापूर, उन्हाळे, आणि मठ गोळवली. ठीके. तर या ठिकाणी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे सापडतात. त्यानंतर मित्रानो नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे

त्यानंतर सालबर्गी जे अमरावती जिल्यातील सालबर्गीय ठिकाण आहेत तर या ठिकाणी देखील आपल्याला गरम पाण्याचे झरे सापडतात तसेच मित्रानो जळगावमध्ये उपनदेव चांगदेव यावर देखील प्रश्न विचारला गेला होता उपनदेव आणि चांगदेव जळगावमधील आणि अडावत या तीन ठिकाणी जळगावमध्ये गरम पाण्याचे झरे सापडतात. तर मित्रांनो आपण धबधबे पाहिले आपण गरम पाण्याचे झरे पण पाहिले त्यानंतर आपण नदी प्रणाली पाहिलेली आहे. आता यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा अभ्यास करायचा आहे.

सापडतात किंवा कोणत्या ठिकाणी त्या खनिजांची वैशिष्ट्ये काय आहेत या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो हा एक महत्वाचा part आहे खनिज संपत्ती आणि यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेले आहेत. mostly ते कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी कोणते खनिजे सापडतात त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो मग जोड्या जुळवा असो किंवा एखाद्या विशिष्ट खनिजाचे नाव देऊन त्याचा जिल्हा विचारला जातो. या सर्व गोष्टी विचारल्या जातील आणि त्यांच महाराष्ट्रातील प्रमाण. तर बघूया मित्रानो आता पहिल्यांदा आपण लोहखनिज जे आहे त्याविषयी बघूया. तर लोहखनिज जे आहे ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशाच्या तुलनेने महाराष्ट्रामध्ये लोहखनिज्याचा साठा किती आहे? तर तो वीस टक्के एवढा आहे. त्यानंतर मित्रांनो लोहखनिज कुठे कुठे सापडत? तर ते चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी सापडत.

आता काही जिल्यामध्ये मी तुम्हाला इथे लिहिलंय तरी सुद्धा तुम्हाला इथे त्या जिल्ह्यांची नाव नसतील दिसत तर याचा अर्थ काय तर त्या जिल्यांमध्ये फार कमी प्रमाणामध्ये लोह खनिज सापडत. तर मित्रानो हे सगळं ठाणे जिल्यामध्ये पण आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर यवतमाळ मध्ये भंडारा मध्ये गडचिरोली मध्ये आणि नागपूर मध्ये हे लोह खनिज आपण इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो लोह खनिज जे आहे त्याचे चार प्रकार पडतात हे प्रकार महत्वाचे आहेत तर मित्रांनो hematite हा पहिला प्रकार आहे hematite म्हणजे काय उच्च दर्जाचा जो लोह खनिज आहे तर तो hematite असतो मित्रांनो hematite मध्ये लोहाचे प्रमाण किती असते तर सत्तर टक्के लोहाचे प्रमाण hematite मध्ये असते त्यानंतर मित्रानो दुसरा येतो magnetite तर magnetite जे आहे तो तो पण चांगला दर्जाचा असतो. त्यामध्ये पण साठ टक्के ते सत्तर टक्के लोहाचे या भारतातील राजकीय कार्यकर्ता आणि कवियत्री होती त्या उत्तर प्रदेशाच्या माजी राज्यपाल होत्या नागरी हक्क महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी त्यांना british राजवटी विरुद्ध भारती स्वातंत्र्य चळवळी महत्त्वाची भूमिका बजावली जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे

मृत्यू दोन मार्च एकिनिशे ऐकोन पन्नास जोडीदार या विपुल कवियत्री होत्या ज्यांच्या कवितांच्या खंडांनमध्ये the golden fish home एकोणीशे पाच the world of time एकोणीशे बारा आणि त्यांच्या संघटने कवितांच्या समावेश होते एकोणीशे अठ्ठावीस आणि the faber of the time एकोणीशे अठ्ठावीस ने राजकीय कार्यकर्ता कवियत्री आणि

इंग्रजांतील कवियत्री म्हणून तिच्या talent ची रवींद्रनाथ टागोर आणि याच्यासमोर प्रमुख भारतीय व्यक्तिमत्वाने प्रशंसा केली आहे या british शान पासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढण्यात सहभागी झालेल्या पहिला महिला पैकी एक होत्या यांच्या सभेमधून कार्य मोडे

लहान मुलानुसार कविता आणि देशभक्ती आणि शोकांकिता यात अधिक गंभीर विषयांवर लिहिलेल्या समावेश आहे जेव्हा दळपाशाही

ती राजकीय कार्यकर्ता स्त्रीवादी कवियत्री आणि भारतीय राष्ट्रीय congress च्या अध्यक्ष झालेल्या मी भारतीय राज्याच्या राष्ट्रपालि प्रति नियुक्त झालेल्या

पारितोषिक मिळाले नाय गांधींना chocolate chclate टी रंगाच्या mickey mouse म्हणणाऱ्या india today यांना nightingale of India ही पदवी महात्मा गांधींनी त्यांच्या कवितांच्या सुंदर

तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने विज्ञान व गणिताच्या जगातच्या पावलावर पाऊल टाकावे परंतु जेव्हा तिने the lady of the lake नावाची तेराशे ओळीची कविता रचली तेव्हा तिने तिच्या शब्दांवर मिळवून त्याला प्रवाहित केले आणि म्हणून तो तिला प्रोत्साहन देऊ लागला जोवर होतो तेव्हा फक्त स्वाभिमानाने गोष्ट म्हणजे दुखणे आणि आजचे खांबेल असे लढणे आहे कारण माझा हक्क मिळाया आहे तुम्ही बलवान असाल तर तुम्हाला मुलगा किंवा मुलगी दोघांनाही खेळात मदत करावी लागेल

विकासमक कवितेच्या british परंपरेत लिहिलेल्या असुनही तिचे कार्य तिच्या भारतीय राष्ट्रवादी राज्यकारणाशी जुळतात अनेकदा भारताचे सौंदयात्मक चित्र रंगविण्यासाठी निर्माण करणारी प्रतिमा वापरतात कवियत्री स्त्रीवादी आणि उत्तम कदाचित त्यांच्या लोकांमध्ये स्वतंत्र लढातील एकमेव नेता होती त्यांनी महात्माना चिडवले आणि त्यांच्याबद्दल विनोद केला प्रसंगी ती त्याला chocolate म्हणजेच mickey mouse आणि lucky man सारख्या टोपण नावांनी संबोधित करतात आणि त्यांना अत्यंत आदराने धरून ठेव भारतीय राष्ट्रीय congress च्या माजी अध्यक्ष यांच्या जन्म येथे झाला आणि एकोणीशे, अकराशे पणच्यानवं मध्ये त्या london मध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्तीवर england ला गेल्या या भारतातील स्त्रीवादी कवियत्री आणि राजकीय कार्यकर्ता होत्या नागरी हक्क महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी म्हणून वजाहती नियंत्रणापासून भारताच्या तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

सर्व साठी आदर्श स्वातंत्र्य सेनानी आणि राजकीय कार्यकर्ता होत्या ते

ती दावा करते की तुटलेली पंख अजूनही भारताच्या स्वतंत्र्यासाठी तिने

ऐकोनयांशी रोजी भारत येथे झाला करोड तिने कविता आणि नाट्य लिहिल्या हा छंद तिने आयुष्यावर जपला सरोजिनी नायडू यांचा जन्म हैदराबाद येथे तेरा फेब्रुवारी अठराशे ऐकोनयांशी रोजी bangal ली पालात आघोरेनाथ आणि

आज या विशेष प्रसंगी मला या विषयावर काही शब्द बोलायचे आहेत तेरा फेब्रुवारी

तसेच कवियत्री होत्या यांनी राज्यकारणाननि साहित्य असूनही क्षेत्रात मोठे योगदान दिले गीत वाच, प्रतीक वाच, प्रति व वाच, गुण वाच कवितेचे उल्लेखनीय गुण आहेत क्षेत्रात या यांनी लिहिल्या आहेत कविता नंतर लक्ष केंद्रित केले आहे त्या भारतातील नम्र लोकांचे जीवन आहेत त्यांच्या परंपरांचे चित्र आहेत त्यांनी लिहिलेली एक देश व्यक्ती पर कविता हे ज्यामध्ये कवी भारत

तिच्या कविता केवळ भारतातच साजर केल्या जाते धर्म देश स्त्री स्वातंत्र्य इतक्या दिवस तिने कविता लिहिल्या असल्या तरी निसर्गावरील कवितांना तिच्या कवितेत आहेत मुखातही तिच्या निसर्ग कविता तिच्या दुखाच्या स्पर्शाने उजळून निघतात सरोजिनी नायडू यांनी लिहिलेल्या ही एक देशभक्तीवर कविता आहेत ज्यामध्ये कवी भारत आणि british शा विरुद्ध लढा आणि स्वतंत्र मिळवा असे सांगत आहे येथील भारतात माता आजही इंग्रजांमध्ये असलेल्या देशातील लोकांची प्रतिनिधित्व करते कविता प्रत्येकी चार ओळींच्या तीस लोकांमध्ये विभागाला गेली आहे

खूप enjoy केला. photo shoot केला. परत माझा Birhday Celebration पण आम्ही पुण्यामध्येच केला . माझा Birthday celebration पुण्यामध्ये केला. खूप भारी वाटलं मला मी खूप enjoy केला, माझी friends पण होते माझ्यासोबत, पुण्यामध्ये अशी खूप ठिकाणे आहेत जिथे आपण फिरायला जाऊ शकतो. सगळं धबधबे आहेत, हिरवेगार gardens आहेत तिथे, परत किल्ले पण आहेत. शनिवारवाडा, दर्शनासाठी मंदिरे पण आहेत. अशी पुण्यामध्ये खूप ठिकाणे आहेत जिथे आपण जाऊ शकतो. small मोठमोठाले परत पुण्यामध्ये school, college ही पण खूप छान आहेत.

खूप तिथंच रहावं वाटतं. शनिवारवाडा तिथे आपला इतिहासातल्या इतिहासाची खूप खरी माहिती पण भेटत्या आपल्याला तिथे गेल्यावर. परत सावित्रीबाई फुले पहिली विद्यापीठ पुण्यातूनच सुरू केलती. मुलेंसाठी अं परत अशी खूप ठिकाणे आहेत. पुण्यामध्ये जिथे आपण जाऊ शकतो, फिरू शकतो. अं मजा-मस्ती करू शकतो. परत पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती ते दगडूशेठ हलवाई म्हणून अं प्रसिद्ध म्हणजे बांधलेलं आहे मंदिर त्यामध्ये असं दगडूशेठ हलवाई असे नाव पडले. खूप छान आहे ते मंदिर. तिथे दर्शनाला पण खूप गर्दी असते. तिथे अं मी गेलतो चतुर्थीला तर खूप time लागला आम्हाला दर्शनाला पण खूप छान दर्शन झालं. मंदिर पण खूप छान आहे. तिथं ladies line वगैरे असं खूप भारी वाटतं. पुण्यात तर ते famous ठिकाण आहे. garden मध्ये

मग पुण्याच्या आसपास पण खूप छान छान ठिकाणे आहेत फिरायसारखे. परत रायगड किल्ला हा पुण्यातच येतो. परत अं सिंहगड ते पण पुण्यामध्येच येतो. पुण्यामध्ये असे अं काही ठिकाणे आहेत जिथे आपण अं जाऊ शकतो, enjoy करू शकतो, friends सोबत तिथं खूप enjoy येतो, family सोबत पण जाऊ शकतो. अं मी friends सोबत गेलते, family सोबत पण गेलते. खूप enjoy केला मी friends सोबत गेलेवेळी. family सोबत गेल्यावर मी खूप enjoy केला.

पुण्यामध्ये असे ठिकाणे आहेत की जे खूप असं पुण्यात गेलं ना असं इतकं भारी आहे पुणे. पुणे शहर अं हे खूप प्रसिद्ध आहे. पर्यटन स्थळं पण खूप आहत तिथे. आपण जाऊ शकतो पाहायला वगैरे आणि तिथे अं गेल्यावर असं घरी परत येउच वाटत नाही. असं खूप छान ठिकाणे आहेत तिथे. पुण्यामध्ये इतर बालाजी मंदिर खूप प्रसिद्ध आहे. अं तिथे पण आपण जाऊ शकतो. सप्तशृंगी देवीचं मंदिर पण आहे तिथे. तिथं पण खूप झाडी वगैरे पूर्ण हिरवेगार आहे. तिथं पण खूप भारी वाटते. परत बालाजी मंदिर ते पण खूप प्रसिद्ध आहे तिथं पण खूप भारी वाटतं. त्यानंतर अं म्हणजे पुण्यामध्ये खूप छान छान आहे. देहू आळंदी हे पण पुण्यामध्येच येतं. तिथे पण ज्ञानेश्वर महाराजाचं तिथं पण खूप भारी वाटतं. देहू मध्ये ज्ञानेश्वर अं आहे. ग्रंथ आहे. तिथं पण खूप भारी वाटतं गेल्यावर. अशी खूप ठिकाणे आहेत जे पुण्यामध्ये आपण जाऊ शकतो बघायला. भारी वाटतं तिथे गेल्यावर. अं परत घाटी वगैरे घाट पण येतं, अं

अं म्हणजे आम्ही गेलतो, खूप enjoy केलो तिथे आम्ही त्या mall मध्ये पण जाऊन, coffee वगैरे पिली त्यानंतर आम्ही शनिवारवाड्यावर गेल्यावर आम्हाला तिथे मी शिवाजी महाराज विषयी त्यांची माहिती खूप सांगितली अं इतिहास सांगितला पूर्ण आम्हाला तिथला. आणि त्यानंतर आम्ही शाहू palace ला गेलो. त्या palace मधलं पण आम्हाला इंग्रजांनी दिलं होतं. इंग्रजांचं वगैरे ते शाहू palace हा इंग्रजांचा माहिती मिळाली आम्हाला तिथे गेल्यावर. अं अशी खूप सारी माहिती आम्हाला तिथे गेल्यावर मिळाली. त्यानंतर आम्ही अं तिथे मी तिथं college वर college पण बघितले. खूप भारी college आहे. आतमध्ये पण खूप छान आहे. school पण खूप छान चालू आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्यातनं सुरू केलती. आम्ही तिथे पण गेलो, तिथेपण आम्ही अं म्हणजे school वगैरे पाहिली. हिरवळ त्यानंतर आम्ही गेलो. अं पुणे शहर अं आह पुणे शहरामध्ये पुणे शहराचे

पर्यावरण आम्हाला बरेच फायदे देतात. जे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. झाडे हवा शुद्ध करतात. झाडे पाने पाडण्याचे काम करतात. इत्यादी आपल्याला त्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी आम्ही पर्यावरणावर निबंध लिहिला. निबंध लिहिला आहे. पर्यावरण म्हणजे आपण जिथे राहतो, जगतो आणि भरभराट करतो. याचा आमच्याशी थेट संबंधित सर्व नैसर्गिक साहित्य, जिवंत आणि निर्जीव वस्तू असतात. निसर्गामध्ये जास्त हहस्तक्षेप न करता आपले वातावरण स्वच्छ आणि हवेत ठेवणे, ही आपली प्रमुख जबाबदारी व कर्तव्य आहे. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की निसर्ग आपल्या गरजा भागवण्यासाठी सर्व काही पुरवतो. परंतु आपण लोभ न केलेला बरा. आपण नेहमीच नैसर्गिक स्रोत

प्लास्टिकची उत्पादने आणि पॉलिथिन पिशव्या वापरण्याऐवजी नैसर्गिक वातावरण आणि कापूस ज्यूट पिशव्या वापरा, आपले वातावरण स्वच्छ राहील. पुनर्वापरयुक्त उत्पादनांचा वापर हा आपला पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. वाहनांचे वाढते प्रदूषण हा आपल्या वातावरणाला धोका आहे. म्हणून आपण कमी अंतरावरून पैदल चालणे पसंत केले पाहिजे. अधिक आणि अधिक झाडे लावा आणि स्वच्छ आणि हिरव्या वातावरणाच्या आवश्यकतेसाठी जनजागृती करा. पर्यावरण हा शब्द म्हणजे पाणी, जमीन, वायू आणि मनुष्य असो इतर सजीव प्राण्यांमधील अस्तित्वातील अंतरसंबंधाची बेरीज होय. पर्यावरणाचे मुख्य दोन घटक आहेत. अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविक घटकांमध्ये प्रकाश, हवामान आणि पाणी यांच्यासारख्या निर्जीव वस्तूंचा समावेश आहे. तर जैविक घटकांमध्ये मानव वस्तू वनस्पती आणि प्राणी यांच्यासारख्या सजीव जीवांचा समावेश आहे. आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ वातावरण आवश्यक आहे. परंतु आपली वेगवान आणि धावपळीची असलेली जीवनशैलीह्त्र पर्यावरणाला प्रदूषित करत आहेत. पर्यावरणाविषयी लोकांना संवेदनशील बनवणे अत्यंत आवश्यक आहे. Global war warming ओझोन थर कमी करणे, जंगलतोड इत्यादी पर्यावरणीय समस्या आहेत. ही मोठी समस्या आहे. आपल्याला पर्यावरणाला वाचवण्यासाठी जास्तीजास्त झाडे लावायला हवीत. त्यामुळे पाऊससुद्धा वेळेवर पडेल. माती, हवामान, पाणी, प्रकाश इत्यादी अजैविक घटकांच्या अभ्यासाला

त्यामध्ये पाणी, हवा, मृदा, हवामान, प्राणी, मनुष्य असे अनेक घटक येतात. झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते. त्यामुळे आपले जगणे शक्य झाले आहे. पर्यावरणाने आम्हाला असंख्य फायदे दिले आहेत. जे आम्ही त्यांना परतफेड करू शकत नाही. जंगले झाडे हवा शुद्ध करतात आणि हानिकारक रसायने शोषतात. जगण्यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्याची गरज आहे. पर्यावरणामुळे आपल्याला खनिजेही मिळतात. जे दागदागिने तयार करण्यासाठी आणि मिश्रधातू तयार करण्यासाठी वापरतात. आपण वातावरणापासून अन्न मिळवतो. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत साधे बदल स्वीकारू शकतो. वापरत नसताना आपल्या घराचे पंखे आणि दिवे बंद करून वीज वाचवायला हवी. जेव्हा वापर असेल तेव्हा आणि तेव्हाच विजेचा वापर करण्याचा प्रयत्न करायला हवा. अक्षय ऊर्जेचा स्रोत वापरायला पाहिजे. कमी करा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा. करा. कमी करणे म्हणजे पृथ्वी स्वच्छ ठेवण्यासाठी कमी कचरा निर्माण करणे. पुनर्वापर करणं म्हणजे एखादी वस्तू पुन्हा वापरणे होय. उदाहरणार्थ जेव्हा किल्ला

उदारणार्थ Metal recycling आपण एकदा वापरलेले प्लास्टिक बाहेर फेकून देतो. तर याचा योग्य तो पुनर्वापर केला पाहिजे. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणात संपूर्ण जग किंवा विश्व किंवा जिवंत जग वाढलेले आहे. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक, भौतिक आणि सामाजिक आवरणाला खऱ्या अर्थाने पर्यावरण म्हणतात. जीव ज्या वातावरणात किंवा परिस्थितीमध्ये राहातो त्याला त्याचे वातावरण म्हणतात. त्यामुळे पर्यावरणाचा सजीवांवर परिणाम होतो आणि सजीवांचा पर्यावरणावर परिणाम होतो. वातावरणात सजीवांसाठी हवा, पाणी, अन्न, निवारा आणि प्रकाश या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. पर्यावरण परिवर्तन हे कोणत्याही एका घटकाचे नाव नाही तर सर्व परिस्थिती किंवा घटकांची बेरीज आहे. ज्याचा प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे मनुष्याच्या जीवनावर आणि विकासावर परिणाम होतो. पर्यावरण म्हणजे जैविक समूदाय ज्या भौतिक परिस्थितींमध्ये राहतो त्यांची बेरीज आहे. या भौतिक परिस्थिती नेहमी बदलत असतात आणि त्यांच्यामध्ये राहणारे सर्व जैविक घटक त्यांच्या